आपल्याला थोडं शेतीविषयी बोलायचं होतं.

बरं काय म्हणते शेती? काय पेराल?

हो का? मग सोयाबीनचे काय हाल आहे ह्या वर्षी?

हं हं. अच्छा.

अच्छा. म्हणजे सोयाबीनच नाही झाले समजा

हो काय? म्हणजे समजा एक एकरात सोयबीन असेल तर किती पोती झाली सोयाबीन?

एक एकरात? हो काय?

म्हणजे ओला दुष्काळ जसा पाण्याचा, सोयाबीनचा!

हो आणि कपाशीचे काय आहे?

सद्धया चांगले आहे. तरी किती बोन्डे आहेत?

तीस चाळीस आहे का? फवारणी वगैरे केली असेल ना !

हां

अच्छा म्हणजे टाकायचं आहे आता. कोणतं कोणतं खत टाकलं?

हं हं अच्छा

हो काय? म्हणजे मिक्स खत टाकलं?

अजून मागल्या वर्षीच्या प्रमाणात ह्यावर्षी काय आहे? बजेट काय आहे शेतीचं?

दोन एकरात म्हणजे एकरी सात क्विंटलचा अव्व्हरेज झाला...हां हां

हं हं

पाहिजे तेव्हढं उत्पन्न मिळत नाही..

अच्छा पुष्कळ दिवस झाले.

अच्छा

हो काय,

योग्य नाहीच आहे.

हो काय आता समजा आता तुमची जी सोयाबीनची जागा रिकामी झाली असेल तिथं आता तुम्हाला चणा पेरावा लागेल.

समोर पाहिजे अच्छा. म्हणजे आता सद्धया चणा झाला पाहिजे

हां हां

अच्छा. हां हां. बरं बरं बरं, ठीक आहे, धन्यवाद !